इथे आपल्याला एक क्लॉक टॉवर दिसून येत आहे ज्याच्या समोर की एक नदी आहे.

इथे आपल्याला एक काळी गाई दिसून येत आहे जीला की लाल कलर ची मोरखी तिच्या नाकाला लावली आहे.

बलून्स ने डेकोरेट केलेले आपल्याला दिसून येत आहे व अँकर अँकरींग करत आहे व त्यानी सांता क्लॉज ची टोपी घातलेली आहे.

कँटिन मध्ये ब्लॅक कलर च्या चेअर ठेवण्यात आलेले आहेत.

इथे आपल्याला तांदळाची शेती दिसून येत आहे जिथे की तो छोटासा मुलगा ते बघण्यास आलेला आहे व--

इथे आपल्याला स्टेट बँक ए.टी.एम. दिसून येत आहे जिथे की खूप गर्दी आपल्याला दिसून येत आहे ए.टी.एम. मध्ये तीन व्यक्ति--

वेबसाईट चे दुकान आपल्याला दिसून येत आहे जेथे कि खूप साऱ्या बुक्स आपल्याला ठेवलेल्या दिसून येत आहे व तिथ गूगल-पे व फोन-पे चे--

आय.पी.पी.बी. आय.पी.पी.बी. याचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचे ए.टी.एम. आपल्याला इथ दिसून येत आहे.

त्या साइड ला एक सोफा दिसून येत आहे एक टेबल आहे व एक टेबल लॅम्प पण दिसून येत आहे.

इस्त्री साठी ठेवलेला मोठा ब्लु कलर मध्ये टेबल आपल्याला दिसून येत आहे व ग्रे कलर चा शर्ट तो व्यक्ति इस्त्री करत आहे.

इथ आपल्याला काही लोक एका ट्रक मध्ये गोण्या लोड करतानी दिसून येत आहे.

इथे आपल्याला एच.डी.एफ.सी. बँक समोर आपल्याला दिसून येत आहे जिथे की वन मंथ फ्री इंटर्नशिप चा बोर्ड लागलेला आहे.

व तिथे बाहेर दोन स्कूटी व चार पाच दुचाकी लागलेल आपल्याला दिसून येत आहे.

पनीर अशा अनेक गोष्टी आहेत असे बाहेर बोर्ड वरती लिहिलेल आहे व दुकानाच्यामधे आपल्याला चिप्स् चे पॅकेट --

जिथे ही ब्लॅक कलर मध्ये एक मुलगा अलीकडच्या साइडने खेळत आहे व व्हाइट कलर मध्ये तो मुलगा पलीकडच्या साइड ने खेळत आहे.

समोर तळ्यामध्ये तिथे दिसून येत आहे चर्च ला परपल कलर च्या बॉर्डर आपल्याला केलेल्या दिसून येत आहे.

ब्राईट कलर चे जॅकेट घालून ते जेटस्की चालवत आहेत तेथेच मग आपल्याला एक मोठी अशी बिल्डिंग सुद्धा दिसून येत आहे.

बँक असून त्यांनी व्हाइट कलर चा शर्ट घातलेला आपल्याला दिसून येत आहेत व तिथे काही कॅक्टस चे झाड सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत.